दोन बेड वेगळेवेगळे ठेवलेले आहे.

मुलं पियानो वाजवत आहेत. भिंतीवरती एक स्टिकर चिटकवलेलं आहे.

तलावाच्या अवतीभवती बरीचसी उम झाडे दिसत आहे.

फोटो घेऊन मधी फोटो घेत आहे आणि अह एक मडकं दिसत आहे त्याच्याच बाजूला कॅन ठेवलेली आहे.

हे स्ट्रॉबेरी सारखं दिसतंय पण स्ट्रॉबेरी नाहीये.